दिलेल्या चित्रात आपल्याला एका दुकानाचे चित्र पाहण्यात येते या दुकानामध्ये ठेवलेले वेगवेगळे--

या चर्च वर छान प्रकारे लायटिंग केलेली आपल्याला दिसून येते आणि या चर्च च्या आजूबाजूला छान प्रकारे झाडे देखील लावलेली आहे.

जो की मासे विकताना आपल्याला दिसून येत आहे.

ह्या दुकानामध्ये छान प्रकारे सजावट केलेली आहे त्याशिवाय इकडे--

दिलेल्या चित्रात आपण मोठा असा गेट पाहू शकतो.

आणि त्याशिवाय एक माणूस त्या पाईपा ला दुरुस्त करताना दिसून येत आहेत.

व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट पाहायला भेटेल.

एक माहिला आपण पाहू शकतो आणि त्याच्या --

या बंगलोच्या आजूबाजूला छान प्रकारे झाडे लावलेली असून हा बंगलो दिसण्यात खूप सुंदर आहे.